हॅलो. काही नाही. आज नदीवरती फिरायला गेलो होतो. गावी आलो काल.

काही नाही. आल्यानंतर म्हटलं नदीवरती एक सहज फेरफटका मारून यावं. गेलो होतो सकाळी पण किती ते म्हणजे.... पाणी ते सगळं एकदम खराब दिसतंय. हो. सध्या बिल्डिंगमधले सगळे सांडपाणी नदीतच सोडतात ना. हो, हो पण पाण्याचं प्रदूषण होतंय ना त्याच्यामध्ये. लोकांना समजत कसं नाही ते कळत नाही मला.

होय. आता बिल्डिंग पण भरपूर झालेत. पण आधी असं नसायचं. म्हणजे मला वाटतं या बिल्डिंग किती चार ते पाच वर्षांमध्ये झाल्यात ना. त्याच्या आधी कधी म्हणजे आम्ही जायचो नदीवरती, पाणी अगदी स्वच्छ असायचं. म्हणजे अजिबात असं कचरा वगैरे काहीच नसायचं. पण आज गेलो तर पाणी पण असं, कलर पण असा काळपट सगळा. त्याच्यानंतर प्लॅस्टिक वगैरे, किती तो कचरा सगळा.

आणि मला वाटतं हे कॅनोल सगळे ह्याच्यामध्ये सोडले आहेत... नदीमध्ये सोडलेले आहेत. होय न. आमच्या इथे पण चार पाच वर्षांपूर्वी नदीचे पाणी स्वच्छ असायचं, आता सगळे प्रदूषण असते.

होय. हा तेच म्हणजे आता काय नक्की याच्यावर करायचं समजत नाही. आता अक्त्चुयली मगाशीच मी पाहून आलो इथे. तर याचं सांडपाणी सुद्धा म्हणजे गटार वगैरे ह्याचं पाणी सुद्धा जवळ आलं आहे म्हणजे नदीच्या. मग त्याची सुद्धा काहीतरी आपण कंप्लेंट द्यायला पाहिजे ग्रामपंचायतीकडे. नाही म्हणजे सिटीमध्ये एक वेळ ठीक आहे. म्हणजे सिटीमध्ये पण असं होता कामा नये. पण तिथे कसं भरपूरच आहे म्हणजे त्याच्यावरती सांडपाणी भरपूर असते न तिकडे. ते गाव लेवलला वगैरे इकडे असं होता कामा नये. म्हणजे आता ह्यांनी काहीतरी अॅक्शन घ्यायला पाहिजे ना ग्रामपंचायत वाल्यांनी. होय ना. आमच्या इथे तर ते ओहोळ आहे ते बुजवून त्याच्यावर बिल्डिंग बांधल्या आहेत. होय. मी तर गावाकडे मला वाटतं तीनचार महिन्यांनी आता आलोय. म्हणजे इकडे काही लोकांनी असं निवेदन वगैरे दिलेलं नाहीये का? हो. लोकं देतात पण बिल्डर कसं काय परमिशन मिळवतात तेच समजत नाही.

त्यामुळे पुर येतायत ना. जिकडे तिकडे ओहोळ होते ते बुजवून तिकडे बिल्डिंग बांधतात.

आणि आपण कोण लक्ष देत नाही आहोत गांभीर्याने. आणि लोकं पण कसं काळजी घेत नाहीत. आता बघितलं तर प्लॅस्टिक वगैरे किती. सगळं त्या पाण्यामध्ये प्लॅस्टिकच. प्लॅस्टिकच्या पिशव्या पडल्यात. प्लॅस्टिकच्या बाटल्या, सगळा त्याच्यामध्ये कचरा. त्याच्यानंतर काय ते लहान मुलांचे डायपर वगैरे पण सगळे तसे दिसतायत. मागे आम्ही ह्याला गेलो होतो. अंबोलीच्या धबधब्यावर गेलो होतो ना तिथे पण तसंच. म्हणजे एवढं स्वच्छ सगळं पाणी वगैरे आणि त्याच्या बाजूला सगळं लोकांचा कचरा. आणि तो कचरा पुढे काय तो तसाच पुढे जाऊन जाऊन म्हणजे मेन नदीतच जातोय. म्हणजे पुढे सगळं तसंच. आता ते कोल्हापूरला गेलो होतो मागच्या म्हणजे दोन महिन्यांपूर्वी. तर ते पंचगंगा नदी आहे त्याला तर लोक गटारगंगाच म्हणतायत.

जवळ गेलं न म्हणजे त्या पूलावरूनच जरी चालत गेलं तर त्या पुलावर असा घाण वास येत असतो. म्हणजे त्या पाण्यालाच वास येतोय.

ते लोकं म्हणजे कॉर्पोरेशनच पाणी म्हणजे नदीच जातय लोकांना. लोकं तरी सगळं कसं हे करतात मला समजत नाही. आणि कसं आहे हे म्हणतात पाणी आम्ही स्वच्छ करून पाठवतो. तर ते किती स्वच्छ होत असणार शेवटी एवढं घाण झालेलं पाणी आता त्यांची पण शेवटी काहीतरी लिमिट आहे की बाबा पाणी किती स्वच्छ होईल. दूषित नाही व्हाळा दिला तर ते शुध्द करावा लागणार नाही ना. काय काय सोडतात हे कारखानीवाले, बिल्डिंगवाले ते जर बंद केलं तर बरं होईल ना.

होय, होय. नाही लोकांना पण कळायला हवं ना कारण आता कचरा वगैरे टाकण्यासाठी गाड्या येतात. ठीक आहे? पण गाड्या ज्या आहेत त्यांचा आपण प्रॉब्लेम काय होतो? ह्या येतात टायमिंगमध्ये. आता सकाळचं लवकर. आता बर् याच ठिकाणी सिटीमध्ये पण प्रॉब्लेम काय होतो?

आणि सकाळी गाड्या बर् याच ठिकाणी काय होतं सकाळी सातला येतात, साडेसात-आठला येतात. हा मग ते लोकांच्या टायमिंग प्रमाणे अॅडजस्ट होत नाही ना. त्यामुळे मग ते... शेजार् यांना तरी कसं सांगणार की हा माझा कचरा आहे आणि तो गाडी आल्यावर टाका. ते बरोबर दिसत नाही. हा एखादा दिवस बाबा काहीतरी अडचण असेल तर ठीक आहे पण रोज रोज कसा टाकणार. की तो कचरा आमचा ताकत जा म्हणून.

बिल्डिंगमध्ये वगैरे मोठ्या बिल्डिंगमध्ये ठीक आहे. ते काय करतात? ते प्रत्येक फ्लोरला येतात आणि कचरा घेऊन जातात. पण आम्ही राहतो तिथे प्रॉब्लेम हा आहे की तिथे आतमध्ये येत नाहीत. गाडी रोडवर येते तिथे जाऊन टाकावा लागतो. आणि जर टी चुकली गाडी तर कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न होतो.

हा तो कचरा आणि कचरकुंडया सुद्धा नाहीयेत. तो कचरा आम्ही मग टाकायचा कुठे? मग एखाद्या रिकाम्या जागी लोकं कचरा टाकतात असे बघून. किंवा काही लोकं काय करतात? सरळ घेतात कचरा आणि तो नाला असतो त्या नाल्यामध्ये नेऊन टाकतात.

हो, आता मुंबईमध्ये वगैरे सगळे जर प्रॉब्लेम बघितले, म्हणजे मुंबईची तुंबई होते असं म्हणतात पाऊस पडल्यानंतर.

हा तर अकचुयली प्रॉब्लेम काय होतोय? म्हणजे लोकं कचरा त्याच्यामध्ये म्हणजे प्लॅस्टिक वगैरे तर टाकतातच. आणि मेन प्रॉब्लेम काय आहे? लोक हे टाकताना सुद्धा हे ओला कचरा आणि सुका कचरा हे व्यवस्थित टाकत नाहीत. ठीक आहे, आणि नाल्यामध्ये ज्या वेळेस हा कचरा टाकतात प्लॅस्टिक त्याच्यानंतर काय होतं? नाल्यामध्ये जातो तसाच कचरा तुंबला. त्याच्यानंतर मुंबईचे जे ड्रेनेज आहेत त्याच्यामध्ये पण तो तुंबून राहतो. प्लॅस्टिकच्या पिशव्या काय खराब सुद्धा होत नाहीत, तशाच हे होऊन राहतात आणि त्याच्यामुळे काय तर पाणी पुढे जातच नाही.

आणि मग काय? पावसाळ्यात नाला एकच आणि नदी एकच होऊन जाते.

आता मुंबईला म्हणजे तर परिस्थिति वाईटच आहे. म्हणजे ती लोकं गुडघाभर पाण्यातून जात असतात पण ते सगळं घाणच पाणी असते. गटाराचं पाणी मध्ये पावसाचं पानी मिळून त्याच्यामध्ये वाहत असते. हो, हो, बरोबर. लोकसंख्या पण खूप आहे मुंबईची.

त्यात कचरा तेवढा होतो मग तेवढं गव्हर्नमेंटने पण कचर् याचं सोर्टिंग केलं पाहिजे आणि लोकांनी पण इकडे तिकडे टाकता कामा नये. होय. आता कोल्हापूरचा रंकाळाचा तलाव आहेतिकडे पण यावेळेस गेलो होतो सहज फिरायला. तर तिकडून चालताना सुद्धा पाण्याचा अतिशय घाण वास येत असतो तिकडे आणि पण बघितलं तर लोकं कपडे धूत आहेत त्या रंकाळा तलावामध्ये त्याच्यानंतर लोकं म्हशी वगैरे घालतायेत तलावात तशीच.

हो हो. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट काय भेलवाले वगैरे जे असतात म्हणजे टपरीवाले किंवा स्टॉल वाले. हे लोक काय करतात? पाहिलं तर सगळं कचरा वगैरे बरेच म्हणजे कागद , बिगद हे सगळं पाण्यातच टाकून देतात.

अकचुयली कसं आहे एवढा छान निसर्ग आहे तिथे ठीक आहे? निसर्ग तर दिसतोच प्लस पक्षी पण तिथे किती छान येतात. म्हणजे बदक वगैरे आहेत, बगळे वगैरे म्हणजे इतर पण असे आहेत जे आपल्याला माहीत नाहीत पक्षी.

ते पक्षी आपल्याला एवढे सगळे दिसतात तिथे आणि लोकं पण पाहण्यासाठी येतात. आणि बाजूला पण गार्डन वगैरे छान केलेलं आहे. ठीक आहे; पण एवढं सगळं छान असताना त्याच्यामध्ये पाण्याचा वास हा सगळा मग हे असं चुकीचं आहे ना? हे म्हणजे आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. अकचुयली आता लोकं सुद्धा करतात मध्ये मध्ये काही स्वच्छता मोहीम काढतात. त्याच्यामध्ये ते स्वच्छ करतात.

होय, त्याच्यामुळे त्याची एक विशेष काळजी घ्यायला पाहिजे. आणि तिथे एक काहीतरी मोहीम राबवली पाहिजे. तसच आता कोल्हापूरच्या महानगर्पालिकेने पण पुढे होऊन काहीतरी करायला पाहिजे. हो, हो. प्रत्येक माणसाने जर व्यवस्थित स्वच्छता राखली तर काही होत नाही म्हणा.

माला एक समजत नाही. सध्या बिल्डिंग बांधतायत, बिल्डिंग बांधून जातायत. कचर् याचं व्यवस्थापन काहीच नाहीये त्यांच्याकडे. सांडपाणी सगळं नदीत नाल्यांमध्ये सोडतायत ते सगळं बंद झालं पाहिजे. होय, कारण लोकं हे पाणी पितात शेवटी. आता आमच्या गावात वगैरे प्यायचं पानी म्हणजे नदीचाच पाणी मिळते. तोच आमचा मेन सोर्स आहे ना. पितो मेन म्हणजे आम्ही ते पाणी.

आणि प्रदूषित सगळं पाणी आणि आता पंचगंगेचं पाणी जर पाहिलं जाऊन कुणी तिथे नदीचे पाणी- काळं काळं पाणी दिसते गटाराच्या पाण्यासारखा दिसते. हा मग ते पानी आपण पितो म्हणजे असा विचार जारी केलं किंवा असं आला की बाबा हे पानी आपण पितो म्हंटल्यानंतर म्हणजे ते पाहूनचं कसतरी वाटतं आधी.

दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की कोणी त्याच्यावर काही अॅक्शनच घेत नाही ही दुसरी म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे.

हो आता ठीक आहे. आपण म्हणू रंकाळाचं पाणी काही लोकं पित नाहीत. ठीक आहे पाणी पित नसले पण पाणी तर प्रदूषित तर होताच आहे,

हे सगळं तर हेच आहे ना म्हणजे त्यांना ते काहीतरी होत असेल ना ह्या सगळयामुळे. आता साबणचं पाणी वगैरे आता त्या साबणच्या पाण्यात आपले पण जास्त हात राहिले तर पाण्याचा आपल्याला पण त्रास होतो ना.

मासे वगैरे आता पाण्यात राहतात त्यांना त्यांना किती त्याचं हे होत असेल ना सगळं?

हो, त्याच्यामुळे लोकांनी या सगळ्याची काळजी घ्यायला पाहिजे.

होय. कारण त्याच्यामुळे आता दुसरी गोष्ट काय आता हे मेन पाणी जे असते, म्हणजे नदीचे जे वाहते पाणी असते त्यात ते वाहत राहिलं की असं म्हणतात की ते शुद्ध राहिलं. आता त्याच्यामध्ये काही मिसळल्यामुळे किंवा घाण जरी झालं तरी वाहतं असल्यामुळे ते स्वच्छ होत असते असे म्हणतात.

तरी ते तसं राहणार नाही एका जागी. पाणी सगळं वाहून जर गेलं तर आपण वापरणार तरी काय ना. पण हे साठून राहिल्यामुळे आता जर पंचगंगेचं जर पाहिलं आपण एक्झांपल तर पाणी आस वाहातच नसते ते,. एका जागी साठून राहते. आता एका जागी साठून राहिल्यामुळे ते स्वच्छ तरी कसे राहील ना?

ते पण हेच आहे म्हणजे त्याचे सुद्धा काहीतरी म्यानेजमेंट करायलाच पाहिजे. असं नाही की आपल्याकडे पाऊस पडत नाही. पाऊस आपल्याकडे भरपूर असतो.

पाणी पण ठीक आहे म्हणजे पूर्वी जशी परिस्थिति होती पंचवीस तीस वर्षांपूर्वी त्यावेळी धरण वगैरे नव्हती त्यावेळेसची परिस्थिति वेगळी होती पण आतातरी त्याच्यावरती काही पर्याय शोधायला हवा.

हो आणि आता नद्यांच वगैरे तर जाऊ दे किंवा तलावाचा आपण आता बोललो पण समुद्राचा पण... मागे आपण जेव्हा गोव्याला गेलो होतो तिथे सुद्धा जर पाहिल ना तर समुद्राच्या पाण्यात पण ही आजूबाजूचे जे हॉटेलवाले वगैरे आहेत ते काय करतात? हा सगळा कचरा डायरेक्ट समुद्रातच नेऊन ओततात.

ते म्हणतील समुद्र एवढा मोठा आहे, असा आहे, तसा आहे. पण नंतर जर बघितलं तर तो सगळा कचरा किनार् यावरती येऊन राहतो सगळा. आता बरेचसे बीच, आता शिरोडा वगैरे बीच हे खूप सुंदर बीच आहेत. पण तिथे बघितलं तर आजूबाजूला सगळा कचरा येऊन राहिलेला असतो. आणि त्यामुळे त्या पाण्यात जायची इच्छा सुद्धा होत नाही, एवढा चांगला सगळा निसर्ग आणि त्याच्यामध्ये हा सगळा असा कचरा पाहिला सगळी ही दुर्गंधी आली तर मग काय जायची सुद्धा इच्छा होत नाही ना.

overlapping sound होय, होय. ping sound काहीतरी अॅक्शन म्हणजे मला तरी वाटतं की लोकांनी कचराच करता कामा नये आणि दुसरी गोष्ट आता काय होतं की कुठेही आपण जरी गेलो तरी लोकं आहे ना लोकं ती टिकिट घेतात आपल्याकडून. टिकिट किंवा एखादा टॅक्स किंवा कर घेतला जातो आपल्याकडून. ठीक आहे. शिरोडयात जारी गेलं तरी ते ग्रामपंचायत वाले येतात, पाच रुपये घेतात आपल्याकडून. आणि पाच पाच रुपये घेतात आणि मग ते अस्वच्छ म्हणजे तुम्ही पैसे घेताय तर स्वच्छता तरी ठेवा ना किंवा एखादा माणूस तरी ठेवा तुम्ही. त्याला दिवसाला.... आता नाही म्हंटलं तरी तिथे दिवसाला पचसे किंवा हजार लोकं येतात. प्रत्येकाकडून पाच दहा रुपये जारी घेतले तरी किमान एक पाचशे हजार रुपये जमा होतात. महिन्याला कोणाला जारी पाच दहा हजार रुपये जरी दिले तरी तिथे स्वच्छता ठेऊ शकतात ना तिथे?

नाहीतर मग कसं एवढ्या लांब फिरायला जायचं. सगळं अस्वच्छ पाणी सगळं, पाण्यात घाण दिसतेय, समुद्रकिनारी घाण दिसतेय, तर मग ते उपयोग नाही ना त्याचा. आणि सुसरी गोष्ट काय? हे इकडचं तर ठीक आहे पण आता इंडस्ट्रियल एरियाचं पाणी जातं सगळं त्यात किती घाण म्हणजे केमिकल वगैरे असतात म्हणजे हे तर डेंजरस आहे न एकदम. आता मागे तर बर् याच ठिकाणी पाहिलं होतं समुद्रातील मासे वगैरे मरून बाहेर पडले.

मग हे डेंजरस आहे ना. समुद्रात जे पाणी मिक्स होते, आता ह्याच्यामध्ये किती वाईट केमिकल असतात - एमआयडीसी एरियातील ज्या इंडस्ट्री असतात त्यांच्याइथल डायरेक्ट समुद्रात मिसळल जातं, मासे मेले म्हणजे ते पाणी किती डेंजर असेल.

किंवा हे सगळं जे आहे न किंवा वाईट केमिकलचा विक्रय जे आहे जे वेस्ट बाहेर येते जे इंडस्ट्रीमधून त्याच्यावर काहीतरी स्ट्रीक्ट अॅक्शन घ्यायला पाहिजे. अशा कम्पनींना पण त्यांनी काही एक चेकलिस्ट दिली पाहिजे की म्हणजे तुम्ही वेस्ट म्यानेजमेंट कशी करायची. कुठे करायची, किंवा जे काही आहे त्याच्यावर प्रोसेस करून मग तुम्ही ते असं काहीतरी म्हणजे ते काहीतरी चेकलिस्ट पाहिजे हयाच्यावर.

हो आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय की त्या डोंबिवलीमध्ये फिरायला होत नाही म्हणजे आम्ही मागे गेलो होतो त्यावेळेस.... होय. त्याच्यामुळे बघू. ओण याच्यावरती न आपण काहीतरी गावलेवलला पण म्हणजे बाकी सगळं जाऊ दे. पण आपल्या नद्या वगैरे ज्या आहेत हयांच तर प्रदूषण आपण थांबवलं पाहिजे.

त्याच्यासाठी ping sound आपण थोडी लोकं एकत्र येऊन आहे न निवेदन वगैरे काढून किंवा आपणच पुढे येऊन काहीतरी करायला पाहिजे.

ठीक आहे, चालेल मग ठेऊ का?